मृत्यू येत नाही तो पर्यत माणसाने आपल्या साठी आणि मानवाचा कल्याणा साठी काहीतरी सत्कर्म करावे

काही जण अग्नी ला पवित्र देवता मानतात काहीजण परमेश्व्राराला एखाद्या मूर्तीत बघतात ज्ञानी माणसाला सवर्त्र परमेशवर दिसत असतो हा सर्व संसारच पारमेश्वरमय आहे असे त्यांना वाटते माणसाचे जीवन क्षणभंगुर आहे हा संसार हे जगहि क्षणभंगुर आहे आपले आयुष्य काय आज आहे उद्या नाही

ज्याला बहुश्रुत व्हायचे असेल त्यांनी उत्तम श्रोता बनायला हवे केवळ ऐकण्याने सत्य जाणून घेता येते आणि स्वता विषयी चे ज्ञान प्राप्त होऊ शकते नुसते ऐकण्याने माणसाला अनेक शक्ती प्राप्त होतात शिवाय साकारत्मक विचार करण्याची पात्रता येते सगळ्या गोष्टी विधिलिखितानुसार होतात माणसाचा बुद्धी वर आणि मनावर नशिबाचे नियंत्रण असते त्याचा आयुष्यावर नक्षत्रांचा आणि ग्रहांचा प्रभाव असतो आयुष्यात जे काही होते ते नशिबात असेलच विधी लिखिता समोर परमेश्व्रराच पण काही चालत नाही जगात निसर्गाचा नियम नुसारच सगळे काही होते परमेश्व्रराला सुद्धा या नियमांचे पालन करावे लागते जगाचा पाठीवर जे काही घडत ते परमेशवराचा इच्छे नुसार घडतं ब्रम्हाची इच्छा असेल तर तर रंका चा राव करेल किंवा रावच रंक या जगातील सर्व गोष्टीचा करता करविता तो श्री हरी असेल तर मला कोणत्याच गोष्टीची काळजी करण्याचे कारणच काय अजाण आरंभकाला त्याची माता दूध पाजते

कलियुग दोनहजार पाचशे वर्षांचे आहे या काळात माणसाचे सगळे सदगुण हिरावून घेतले जातील या काळात अराजक माजेल

जगाचा पूर्ण नाश झाल्या शिवाय नवीन जग निर्माण होणार नाही उत्पत्ति आणि विलय हे चक्र सतत चालूच राहणार आहे मन जर अनॆतिक कर्माचा विचाराने आणि पापाने भरलेले असेल तर कितीही धार्मिक यात्रा केल्या तरी त्याला पुण्य लाभत नाही अशा पतित माणसाला कधीच मुक्ती मिळत नाही मद्याचे भाडे कितीही धुतले तरी ते स्वछ होत नाही जेवताना कदिही गप्पा मारू नये जेवताना मोन पाळणे पवित्र समजावे वर्ष भर जेवताना जो मौन पाळतो त्याला दीर्घ आयुष्य आणि आत्मिक शांती लाभते जो दयाळू माणूस भुकेलेल्या माणसाला जेवण देतो आणि ब्राह्मणाला दान देतो त्याला परमेशवर अनेक पटीने त्याचे फळ देतो जो भगवान कृष्णाचा पदकमळाचे दर्शन घेत नाही राधा कृष्णाचा भजनात रमत नाही ज्याने भगवान कृष्णची गीता वाचली नाही त्याचे जीवन व्यर्थ होईल

घुबडाला दिवसा दिसत नाही यात सुर्या चा काय दोष चातक पक्षाचा चोचीत पाण्याचा थेंब पडत नाही यात मेघांचा काय दोष कारण विधी लिखित कोणीच बदलू शकत नाही हे शरीर नाशवंत आहे पैसा आज आहे उद्या नाही म्हणून माणसाने सतत धर्मकार्य करीत राहावं हीच सर्वात मोठी संपत्ती आहे शेवटीहीच उपयोगी पडते

कल्पवृक्ष म्हणजे काय ते तरी एक लाकूडच मेरू पर्वत अचल असला तरी तो काय एक दगड चिंतामणी हा सुद्धा एक दगड आणि काम धेनु म्हणजे शेवटी एक गाय च म्हणून हे रामा तुझी कोणाशीही तुलना होऊ शकत नाही तुझा सारखा तूच आयुष्य कर्म विद्या पैसा व मृत्यू या गोष्टी प्राणी गर्भ अवस्तेत असतानाच ठरलेल्या असतात त्यात माणसाला बदल करता येत नाही माणसाला परमेशवराचे ज्ञान झाले कि त्याचा अभिमान गळून जातो व त्याची चित्तवृत्ति स्थिर होते हीच समाधी

हे वैराग्य ज्याला टिकवता आले त्याला संसारात नेहमीच समाधान लाभते अशा माणसाला कैवल्य ज्ञान प्राप्त होते डोळे कान नाक जीभ आणि त्वचा हि ज्ञान इंद्रिये आणि हात पाय तोंड घ्यानेणदरीय आणि कृत हि कर्मेंद्रिय आहे माणूस त्याचा गुलाम असतो ऐहिक सुखांचा पलीकडे जायचे असेल तर पंचेद्रिय आणि कर्मेंद्रिय वर नियंत्रण मिळवायला हवा तर च तो या जन्म मृत्यू चा फेऱ्यातून बाहेरपडून त्याचा आत्मा मुक्त होऊ शकतो जो स्वछता पळत नाही आळशी असतो त्याला लक्ष्मी सोडून देते तो दरिद्री होतो महत्त्वाचा दृष्टिकोनाचे सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उद अं उदरनिर्वाह करत असे, त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे आणि हिरवे वगैरे विविध रंगाचे फुगे असायचे. विक्री कमी होऊ लागली कि, एखादा फुगा तो Cylinder मधून Helium वायू हवेत सोडायचा उंच-उंच जाणारा फुगा बघून मुले फुगे घेण्यासाठी गर्दी करत असत आणि मग त्याचा धंदा एकदम जोरात सुरु होत असे होत असे.

मुलाने त्याला विचारल, काका काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का? मुलाच्या जिज्ञासेच त्याला कौतुक वाटल. मोठ्या प्रेमाने त्याला उत्तर दिल, बाळ फुगा रंगामुळे उडत नाही. तर त्याच्या आत जे काही आहे, त्यामुळे तो हवेत उंच-उंच उडत जातो. हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यालाही लागू पडते, आपल्या अंतरंगात जे काही असेल असते. त्यामुळे आपली उंचीवर जातो, त्यामुळे आपण उंचीवर जातो. अंतर्गात ही गोष्ट म्हणजे, आपल्या दृष्टीकोनात आपली मनोवृत्ती काही विशिष्ट व्यक्ती, संस्था. किंवा देश हेच अतिशय यशस्वी का झाले असतील, ह्याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? खरच म्हणजे काही फार मोठ रहस्य नाही. यशस्वी ठरलेल्या. लोकांचा विचार करायच आणि काम करणाऱ्या पध्दती आणि प्रभावी असतात. उपलब्ध मनुष्यबळ हेच सर्वाधिक महत्त्वाची सामग्री सर्व फायद्याने कुठल्याही काही सहज अं प्रबळपणे करता येते. ही गोष्ट त्यांनी ओळखलेली असते. म्हणजे, ती संस्था किंवा देश हे यशस्वी होतात. ते तिथल्या माणसांमुळे, त्यांची गुणवृत्तीमुळे जगभर हिंडून मोठमोठ्या व्यापाऱ्या आणि संस्थातील अधिकाऱ्यांशी या विषयावर मी चर्चा केली आहे. मी त्यांना नेहमी एक प्रश्न विचारत असे. समजा, तुम्हाला एखादी जादूची कांडी दिली तर तू अं उत्पादन क्षमता आणि नफा वाढवून बाजारपेठेवरील सर्वत्र अं वर्चस्व निर्माण व्हावे, म्हणून तुम्ही जादूच्या कांडीकडे.

मानसिकता निर्माण होईल. हार्वर्ड विद्यापिठातील विल्यम जेम्स म्हणतात, आजच्या काळात माणसाला एक मोठ सत्य गवसलं आहे आणि म्हणजे आपल्या दृष्टीकोनात बदल करून आपले आयुष्य माणूस

प्रमाणात तुच्छ किंवा निरूपयोगी ठरवले जाते. आपली माणसे हेच आपले खरीखुरी संपत्ती असते. कधी कधी ह्याचा अगदी विरूध्द घडते. आपली माणसे हेच आपले सगळ्यात मोठे ओझे ठरते. कसोटी ग्राहकांना जास्तीतजास्त चांगली सेवा कशी द्यावी? आपले उत्पादन अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणती विक्री कौशल्य आत्मसात करावीत. आपल्या कार्याचे सूत्र बोध नियोजन कस कराव अडचणीत अडचणीच्या प्रसंगाला कशी पध्दतीने समोर जावं अश्या निर्निराड्या विषयांवरती शिक्षण शिबिरे अनेक ठिकाणी मी घेतली आहेत. या शिबिरांच्या प्रदीर्घ अनुभवांवरून माझ ठाम मत बनल आहे की, शिबिरांचे यश हे कमीतकमी एकच गोष्टीवर अवलंबून असते आणि गोष्ट म्हणजे संपत्तीच्या कसोटीवर उतरणाऱ्या व्यक्ती त्यात असणारा सहभाग. हे गुण संपत्तीवर कसोटी म्हणजे आहे तरी काय? या कसोटीवर उतरणारे लोक नेमक कोणते गुण जवळ बाळगून असतत, तर हे गुण प्रामाणिकपणा, नैतिक मूल्य, सकारात्मक दृष्टीकोन. गैरसमज करून घेऊ नका. इतर सर्व कार्यक्रम महत्त्वाचे असतात. पण त्यांचा पाया भक्कम असेल, तरच हमखास यश मिळते. हा पाया म्हणजे गुणसंपत्तीच्या कसोटीवर उतरणारे लोक उदारणार्थ, काही ग्रामसेवा शिबिरांमध्ये please, thank you या सारख्या शब्दाची सुवास वदनाने साखरपेरणी करण्यावर. हस्तांदोलन करून अं वगैर शिष्टाचार अं ह्याच्यावर आवर्जुन वापर ह्या गोष्टीवर भर दिला जातो. पण खोटे स्मित कुठपर्यंत उपयोगी पडणार.

खोटं वरवरच स्मित लोक अं लगेच ओळखतात. आपल वर्तन खरोखर प्रामाणिक असण जास्त महत्त्वाच असत. त्याचं प्रदर्शन ठरंत. याचा अर्थ असा नाही की, please, thank you या सारखे शब्द अं किंवा प्रसन्न स्मितहास्य आवश्यक नाही. आवश्यक आहे. प ण ह्या गोष्टी हव्यात, पण अंतकरणातून हव्यात. शभाव असेल तर ह्या बाह्य गोष्टी आपोआपच येतात. कृत्रिम कराव्या लागतं नाहीत. फ्रेंच तत्वाज्ञांचे फ्रेंच तत्वज्ञीय, तत्त्वज्ञ BLAJE पास्कलं यांच्याकडे एक माणूस आला आणि म्हणाला तुमच्यासारखी बुध्दी मला मिळाली असती, तर मी अधिकच चांगला माणूस बनलो असतो. त्यावर पास्कल म्हणतात. तुम्ही प्रथम चांगला माणूस बनायचा प्रयत्न करा म्हणजे माझ्यासारखी बुध्दी तुम्हाला आपोआपचं मिळेल. चार्लगली tower एकशे नव्वद point आठ मीटर उंचीवर आहे. त्याच वजन जवळपास दहा हजार आठशे चौऱ्यांशी ton आहे. ह्या वजनापैकी साठ टक्के म्हणजे सहा हजार तीनशे चौर्याण्णव ton भाग जमिनीत आहे ह्याचा अर्थ असा की, इमारत जितकी मोठी असेल तितका तिचा पाया मजबूत असायला हवा.

तुमच्या यशाला तुमचा दृष्टीकोन कारणीभूत असतो. हार्वर्ड विद्यापिठामध्ये एका अभ्यासानंतर असा निष्कर्ष निघाला की, एखाद्या व्यक्तिला नोकरी मिळ अं मिळते तेव्हा तो. अं नोकरी मिळण्याची त्याच्या दृष्टीकोनाचा वाटा पंचाऐंशी टक्के असतो. किती टक्के असतो, पंचाऐंशी टक्के तर त्याला त्याच्या विषयाची असणारी माहिती व त्याचे व्यक्तिमत्त्व.

शिकण्यासाठी खर्च केली जाते. प्रत्यक्ष नोकरी मिळविण्यासाठी ही माहिती फक्त पंधरा टक्के उपयुक्त ठरत असली तरी आपण जी चर्चा करणार आहोत. ती उरलेल्या पंचाऐंशी टक्के यशाबद्दलच आहे. इंग्रजी भाषेत attitude हा अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द आहे. काय आहे? महत्त्वपूर्ण शब्द आहे कोणता? attitude जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मंग तो जीवनाचा वैयक्तिक भाग असो, कि व्यावसायिक भाग असो, की दृष्टीकोन महत्त्वाचा अन्य अनन्यसाधारण आहे. दृष्टीकोनाला महत्त्व अनन्यसाधारण असते. कुणीही अधिकारी योग्य दृष्टीकोनाशिवाय चांगला अधिकारी बनू शकत नाही. कुणीही विद्यार्थी योग्य दृष्टीकोनाशिवाय चांगला विद्यार्थी बनू शकत नाही. आईवडील, शिक्षक, विक्रेता, मालक, नोकर.

यशाचा पाया म्हणजेच दृष्टीकोन होय. यश आपल्या निश्चित ध्येय प्राप्तिसाठी दृष्टीकोन एवढे महत्त्वाचा असेल, तर सहाजिक आपल्या जीवना विषयक दृष्टीकोन आपल्याला तपासून बघायला हवा. ध्येय प्राप्तिमध्ये आपल्या दृष्टीकोनाचा काय प्रभाव पडतो? याची चिकित्सा करायला हवी. तुझी आहे तुमच्या पासून एक गोष्ट सांगतो, तुम्हाला तुजं आहे तुमच्या पासून म्हणजे काय? अफ्रिकेत एक सुखी आणि समाधानी शेतकरी राहत अस होता तो सुखी होता. कारण तो समाधानी होता आणि तो समाधानी होता, कारण तो सुखी होता. एकदा त्याच्याकडे एक विद्वान गुहास्थ आला आणि त्याच्या ओघात गप्पांच्या ओघात अस्सल हिऱ्यांचे सौदर्याचे व समर्थनाचे वर्णन करताना तो म्हणाला. तुझ्याकडे अंगठ्याएवढा जर आकाराचा हिरा असेल, तर तू हे एक शहर खरेदी करू शकेल, शक शील. तुझ्याकडे तर मुठीच्या आकाराचा हिरा असेल तर तू कदाचित या देशाचा राजा, मालक बनशील. त्यारात्री शेतकऱ्याला झोपच आली नाही. त्या माणसाने केलेले हिऱ्याचे वर्णन त्याच्या कानामध्ये घुमत होत. त्याच्या दुःखाचे मुळ त्याचा असमाधान होत. आणि असमाधानाचे कारण त्याच्या दुःखात होत. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संपूर्ण शेत विकून घरातील लोकांची व्यवस्था गाऊन लावून तो हिऱ्यांच्या शोधात बाहेर पडला, संपूर्ण आफ्रिका खंड त्यान पालथ घातल, आणि पण त्याला काही हिरा मिळाला नाही. युरोप पालथा घातला तरी त्याला हिऱ्याचा शोध लागला नाही. व स्पेनमध्ये पोचला तिथे. तो शारिरीक, आर्थिक आणि मानसिक दृष्टिकोनाने पूर्णपणे उद्वासन झालेला होता. आणि मनस्थितीत त्याने बस बर्सिलोनामध्ये त्यावर उडी मार आत्महत्या केली. इकडे त्याचे शेत विकत घेणारा तो माणूस आपल्या उंटाला पाणी पाज पाजण्यसाठी शेतात वाहा णाऱ्या पाटाजवळ थांबला होता. पाटाच्या पलिकडच्या काठावर सूर्यप्रकाशात त्याला एक दगड चमकत असलेला दिसला. बैठकीच्या खोलीत शोभेसाठी तो दगड ठेवता येईल, असा विचार करून त्याने तो दगड उचलला आणि बैठकीच्या खोलीत ठेवून दिला.

शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिले नाही. पण आपण असा प्रश्न का विचारताय? तो विद्वान म्हणाला तो समोरचा दगड म्हणजे हिरा आहे. मी माझ्या मी पाहताक्षणीच ओळखल. नवीन मालक म्हणाला अस कस शक्य आहे तो तर मी अं तो तर एक दगड आहे. मला पाटाजवळ सापडला. तिथे असा आणखीन कितीतरी दगडं पडलेले आहेत. त्या दोघांनी शेतात हिंडून आणखी काही दगड गोळा केले. आणि तपासणीसाठी पाठवून दिले. ते दगड नसून खरोखरच हिरे होते. त्या शेतजमिनीत खरोखरचं सर्वत्र हिरे पसरलेले त्यांना आढळले. मला वाटत ह्या कथेतून आपण पाच गोष्टी शिकू शकतो. आपला दृष्टीकोना योग्य असेल तर हिरे, माणिक, मोती मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्याला पावलोपवली. दिसू लागताच फक्त अशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती लगेच करून संधीचे सोने करता यायला हव.

चौथी गोष्ट मिळालेल्या संधी ओळखता आली नाही, तर संधी कडे कटकट म्हणून पाहिलं जात. पाचवी गोष्ट एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार थोठावेलच अस नाही. येणारी दुसरी संधी. चांगली किंवा वाईट असू शकते. पण ती पूर्वीसारखी कधीच नसते, म्हणून योग्यवेळी योग्य निर्णय घ्या, घेण ह्या गोष्टीला महत्त्व आहे. हॅलो

कुठ आहे भाऊ बस भाऊ तुमच्या मनात आजून कुठे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हो बस बस धन्यवाद झालं न भाऊ काल आलेत तुम्ही तुम्ही आल्या बद्दल धन्यवाद यार बहुत तुमचे मग काय यार तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना हो ना भाऊ तुमचा टाईम चा तुमच येन बिन झाले कारण कि ते गाडीच इश्यू झाला होता थोडा आणि त्याच्यामुळ पण भाऊ नेक्स्टटाईम पक्का आपुन सगळ्यात पहिले आपण येऊ भाऊ आता काय म्हणतात भाऊ मंग माझा बर्थडे होता म्हणून सांगितल नाही काही नाही पोरांना आम्हाला काही पाहिलंच नाही बाई काय भाऊ कोणाला ध्यानात भाऊ मग अस थोडीच राहते यार स्टोरी पाहली तवा ध्यानात आल म्हणजे येत लोका सारखच झालं इन्स्टा च्या फोल्लोवर सारखा तुम्ही काय इन्स्टा चे फोल्लोवर थोडी आहे यार मये तुम्ही जवळचे माणस आहे न मये तुम्हाला माहिती आम्हाला माहितीच आहे खर म्हटल तर तेच न भाऊ तारिख तर माहिती होती भाऊ सगळ्यांना

म्हणला हा म्हणे तीसला आहे न म्हणल हौहौ, खरं सांग ना? मग मी ती म्हणे करत आहे न म्हणे कधी येत म्हटल तिसलाच आहेआहे. म्हटल मग तिला वाटल तिसलाच आहेत म्हणून ती दरकाल ला पण म्हणत होती तिसला आहे बर्थडे पण माहित नव्हता जाऊ दे भाऊ आपल आप गरीबाच कोणाला माहित राहते रे भाऊ कोणाला माहित होत मग मलाही कळाल मला मी झोपलेलं होत भाऊ माहिती आहे का खर म्हटल तर हॉ का पाच वाजता उठलो मी मग ते सोप्याची स्टोरी पहिली मी अच्छा अच्छा अस झालं का मग कावळ्याची पण पहिली अरे सगळे जन कन्फ्युज झाले होते भाऊ ह तेच न म्हणून भरीन करायला पाहिजे होते सेलेब्रेशन हा तुम्ही आल्यावर पाहू काय तुमीच केला तर तुम्ही तुमच्या सारखे मित्र परिवार राहील म्हणल तर काय गरज आहे तुमचे मित्र तर मजा आली अर बापरे त्यांनी केस भाऊ कायले शिवा खाल्ल्या पण त्यांनी पण भाऊ कायले शिवा खाल्ल्या तुम्ही होका हो ती पुरी रूम घाण झाली होती न भाऊ पुरे अरे हो पूर्ण केक उडवल होत तिथ त्याचामुळ माया माउशींनी पूर धून काढल भाऊ ते काही नळ आले होते पूर् धून काढल भाऊ तिनी पूर पूर खराब झाले लागल होत अरे सगळी कडेच केक केक झालं ते पुरा आणि ते केक आणला लागल मला वाटला आणलात त्यांनी त्या मला वाटल भाऊ ते केक ते बहुतेक ते केक चांगला होता यार पण आणि तस केक पण चागलाचांगला होत भाऊ मला असा वाटला माहिती आहे का ती नीलिमा पण मी खाल्ला न तर चांगला वाटला मला त्यांनि केक कोणता आणला काय माहित ते रातचा पूर नकली माल

हो न भाऊ पूर इट इटी वाणी तर लागत होत न भाऊ मला तर धपा धप लागल तुला अरे भोत गंद लागल न तो केक मला एक तर ते मला मारलात तर लागलंच नाही ह ते आज खाली गेल ते खाली गेल मग दुसर्यांदा काय ते सोनच लागल ते केक जास्त मला तर किती म्हणू लागल अरे भाई फोटू काढ़ा फोटू काढा त्याला कोणालाच कळू नाही आला कि प्याला केक कोणाला काहीच नाही समझे न मला काढासाठी म्हणले एक केक माराचा

हो आपल्या कडे बिन मार्ट कडच पाहिलं तर ते समायेन नाही यार ते नाही पायल मी हे हे पायल होत मी ते आतेने नवीन आहे मार्टकळे ते आणि गणनीया घरचमार्टकळे पेक्षा मोठा हाय प्रॉब्लेम मोठ येत तिथ त्याला तर कवर बिन नाही यार भाऊ बिन कवरच आहे का

अरे कमरला लावत तर पार मांडीच्या खाली जाते ते एवढा हे बापरे हो मोठा असेल मग ते एकदम मोठा आहे चांगला छोटा होता हो रात्री वाला अरे हे ऑनलाईन मागवलं तू वाटत हम्म ऑनलाईन दिसत होत ऑनलाईन मागविल वाटत मागविल होत अरे पोर नाही का भाऊ आमचे इकडले हा हे ऑनलाईनच मांगवायला लागले आहे तीन दोन आपण आशे छोटे छोटेच आहो भाऊ ते हो न तुमचे होण यार काय करत आताआता, जाऊ दे परेशान झालो होत काल हो ना तु खर परेशान झालो काल होतो भाऊ किती मागास मारी झालो होत बाबा भी पण ओरडू लागले तु म्हटल असल मी कुठ आल रे बापा हे अवघड पूर्ण पिके वणीच केल तो माहित आहेआहे. का पूर्ण पिके वाणी केलाकेली होता आर भाऊ बर तरी तुम्ही महिलात पोर नवते पोर भी नवते काल एवढे बाप्पा बाप्पा मजा पायची होका मुंबई मधली हो आर भाऊ महिल्यामधी पोर आणि पुतळ्यावर राहे त्यांना धिंगाणा पायेचा फक्त त्यांना राहणार आहे गाड्या वाल्यांची इतकी मजा येते भाऊ पाउसाळ्यात तर अरे गाडी पकडाच का पाणी फेकल काही शिव्या देईल जोरात ओरडल पाणीत पडल अरे लई मजा घेतली बाप काही फेकते पोलीसवाल्यांना पण नाही बक्षत तरी लॉकडाऊन मध्ये हु मजा आली पण काल तरी बिन आपुन केले आपण आता इतक भेटत आपण जास्त भेटत नाही न भाऊ तर मग गप्पा मारत म्हणून भेटल कि याईले अस आहे न ना हम्म ते आपण परत काय करू माहिती का काम चालू करू न हा आपुण सगळे राहिले कि लय एन्जोय करतो आता अपुन पोर पोरच राहतो यार भाऊ आपली गॅग कशी आता एकत्रच झाली न बापा ते माझ्या वरती आता तू बघ बर काय विजय तू मी ॠशी ओम विकास भाऊ आपण एवढे मिळाले तर तेच न गॅग तुटली रे पूर्ण आपली गॅग तुटली काही नाही भाऊ आपण आहेत परत येऊ एकत्र काही विषय नाही मी सांगतो तुला कस कस यायचं एकत्र झाल तर चागलच आहे भाऊ मग आपला सगळ्याचं बेडा पार होऊन जाईल यार इडा पिडा तडून जाईल पुरी झाल तर ह काय आता

स्टोरी टाकली तर त्यांनी हम्म आइ फोन त्यांनी घेतला का कमलेश नि घेतला ते कमलेश नाही घेत बाई ते धडकन म्हणत होती म्हणून म्हणे भाऊ कमलेशनि घेतला होका आपल्या जीवावर तर त्यांनी घेतला तेवाच हो आपल्या जीवावर घेतील त्यांनी एक वर्ष काम केला पण तिथ

त्यानी एकदम डोक्यानी काम केल त्यांनी तर डोक्यांनी काम केल रे बाबा कास्टला मारवाडी ते कोणाचच नाही होत ते हो खरच ते मारवाडीले आपण भरोसा नाही आपला गळा कापला त्यांनी कि असतांनी गळा ते कोणाचच नाही होत त्याच्या बापाचं नाही झालं यार तो त्याच्या बापाचं नाही झालं यार बहूते आपल होणार आहे का मग त्याची माय भी तशीच आहे भाऊ हौ त्याचं मायचा पण विषय काढला मग त्यांनी हौ अ त्याचं ते इतक गेलेलं केस आहे भाऊ ते चाल ठीक आहे चाल

हॅलो हॅलो हा आरती काय चाललंय

काही नाही पाऊस पडतोय मस्त चहा पीला छान वाटतंय जेवायच्या टाइमिंग ला चहा हो अगं एक्चुअली काय झालं हे आले आणि हे म्हटले कि पाऊस येतोय जोरात म्हंटल मग ठीक आहे, foods खातोय एक्चुअली एक दिड वाजता आपला जेवण करतो आणि मग दुपारी तीन एक वाजता तीन साडे तीन ला फ्रुट्स असत मग हे म्हणले कि मला नको fruits, ते म्हणे मला चहा प्यायचं मग चहा ठेवला मी खाल्लं माझं पपई आणि टरबुस दोन्ही पण खाल्लं मग चहा ठेवला आणि मग मस्त गारा पडत होत्या आणि मस्त वाफ आलेला चहा मग एक वातावरण तयार होत ना गं, आलं वगैरे टाकून चहा छान लागतो मग केला मी हान मग ते पाच साडे पाच होतातच रोज पण मग कधी सहा पण होतात पण असं वातावरण असल्यावर छान वाटत चहा घ्यायला. काय चाललंय? काय करतेय तू? काही नाही तेच दोघांना झोपवलं तिघांना तरी मी हा विचार करत होते ऑनलाईन जॉब सर्च करायचंय ऑनलाईन जॉब साठी पण भरपूर म्हणजे कुठल्या आहे किंवा काय? ऑनलाईन जॉब हा वेगवेगळ्या फिल्ड मध्ये असतो, म्हणजे आता कसं मग त्याच्यामध्ये ना टिचिंग मध्ये आहे ऑनलाईन खूप सारी अपॉर्च्युनिटीज आहे आणि आपण तर आता पाहतो या अपॉर्च्युनिटीज पण तिकडे हे ना म्हणजे फॉरेनमध्ये वगैरे या खूप दिवसं पासून आहे म्हणजे यूएसए किंवा ऑस्ट्रेलिया वगैरे इकडे खूप दिवसांपासून आहे ऑनलाईन कारण कि हि लोक ट्रॅव्हल करणं सोपं नाही ना गं मुलांना नेणं आणण सोडणं त्यांचं content writing चा जॉब मिळतो content writing चा जॉब मिळतो ऑनलाईन, त्याच्या नंतर रेपोर्टरचा बघ रेपोर्टरचा जॉब मिळतो. त्याच्यानंतर सेल्सचा बघ सेल्सचा पण मिळतो मी त्याच्याआधी बघितला टेलिकॅलीन्ग मध्ये us telecalling आहे नाईटला शिफ्टला अठरा हजार पेमेंट सांगतात पण आपण एवढं जागून करायचं आणि महिन्यानंतर पेमेंट आपल्याला भेटेल कि नाही याची शाश्वती कोण देणार कारण कि ऑनलाईन मध्ये आपल्याला त्याचा काहीच प्रूफ नसतो ना आपल्याला त्यांचं ऑफिस माहिती आहे किंवा काय नाही आता यांच्यात हाच तर खरा महत्वाचा पॉईंट असतो म्हणजे कुठल्या इन्स्टिट्यूट मधनं म्हणजे मी तर माहिते आहे माझं स्वतःच जेव्हा मी ऑनलाईन जॉब केला माझा चांगला होता म्हणजे मला खूप, म्हणजे त्यांचे रेव्हिव्यूज इतके चांगले न्हवते मी काय झाल जीनी मला कन्व्हेन्स जीनी मला रिक्रूट केलं ना तिने मला कन्व्हेन्स केलं कि भलेही आता तुला पेमेंट चांगलं नाही मिळणार किंवा नाही पण तू जर शिकली ना तर तुला आयुष्यभर उपयोग होईल म्हणजे हे जे काही काम आहे ते

मला खूप लोकांनी विचारलं पण मी ते कॉन्टिनीव केलं कारण ते जे महत्वाचं छोट्या छोट्या गोष्टी त्यांनीच मला शिकवलं म्हणजे कसं प्रोफाइल कसं पाहायचं काय कसं करायचं कोणाचा रिपोर्ट कसा सेंड करायचा हे सगळं त्यांनीच शिकवलं पण म्हणजे मला तुझ्यासारखाच होत पेमेंट मिळतंय कि नाही मिळतंय मिळतं तसं प्रायव्हेट जॉब मध्ये म्हणजे खाजगी जिथे जिथे जाशील दहा ते पंधरा शिवाय पेमेंट मिळत नाही कुठं आलं पेमेंट, हां पण आपण कसं ऑफलाईन जॉब केला ना त्याच आपण तिथं जातो ना तर त्याच पेमेंट मिळणार नाही असं होताच नाही पेमेंट मिळत म्हणजे आपण ऑफिस मध्ये प्रॉपर जाऊन काम करत असतो घरी बसून काम करतो त्यावेळेस हा एक प्रश्न उद्भवतो एक तर ते ऑफिस आपल्याला माहित नसत, ना आपण त्यातल्या कोणत्या सरांना किंवा मॅम ला बघितलेलं असत. आपण कोणत्या बेसिसवर त्यांना की करून द्यायचं हि सगळ्यात मोठी काळजी आहे हे तुला माहिती आहे इतकी मोठी काळजी आहे अं कि कधी कधी असं वाटत कि आपण किती विचार करू आणि किती नाही म्हणजे हम्म मला असं कधी कधी वाटत तास आता माझ्या अगं ऑफलाईन चं सांगते माझ्या हसबंड हे करतात , त्यांचं असं झालं कित्येक लोकांची त्यांनी काम करून दिली आणि त्यांनी पैसेच नाही दिले असं झालेलं आहे ऑफलाईन मध्ये सुद्धा

मग आता काही लोक नाही आता आमची खूप अडचण आहे आम्ही नंतर देतो पूर्ण केस होऊन जाते निकाल लागतो तरी सुद्धा लोक पैसे देत नाहीत काही काही ऑफलाईन मध्ये होतात अशा गोष्टी पण ऑनलाईन जॉबचा थोडा रिस्कच असतो कि बाबा म्हणजे आपण

अटलिस्ट ऑफलाईन मध्ये कस असत कि आपल्याकडे डॉक्युमेंट्स असतात किंवा आपण समोरच्याला बघितलेलं असत पण ऑनलाईन मध्ये तसं नसत ना ऑनलाईन मध्ये,

म्हणजे आता फॉर एक्झॅम्पल आता माझी जाव आहे माझी जी लहान जाव आहे ती सी ए आहे बाय प्रॉफेशन तर तीच काय झालं होत तिने असं आपलं दुबई अबुदाबी तिने असे सगळीकडे केलं केला जॉब तर कोरोनाच्या वेळेस ना तीच एकतीस एक ला तीच जॉइनिंग होत आणि वीस तारखेलाच कोरोना सुरु झाला हम्म म्हणजे तिने कंपनी चेंज केली होती मग तेव्हापासून ती ऑनलाईन करत होती तिची बेंगलोरची कंपनी होती चांगली कंपनी होती ती कधी गेली पण न्हवती इंटरव्हिव्ह पण तिचा ऑनलाईन च झाला होता तर ती अजून सुद्धा ऑनलाईन काम करते आता तीन वर्षे झाली तिला त्या कंपनीमध्ये नाही काही ठिकाणी ऑनलाईन आहे बाबा ठीक आहे पण ते आपल्या जवळच्या ठिकाणी असतील तर आपण एखाद्या वेळेस विजिट वगैरे करून येऊ शकतो हम्म आणि लांबच असेल तर म्हणजे थोडं हेच होत ना यूएस वगैरे त्या सगळ्याला रिसकी आहे पण तू म्हणशील असं कि काही वेळेस खूप येतात opportunity म्हणजे युएसचे opportunity ना टेलिकॅलीन्ग साठी भरपूर आहेत ना नाईटशिपला नाईटशिपला आहे पण त्यांना आपलं accent पण चालत नाही ना ग म्हणजे हम्म आपण जे इंग्लिश आपला जो इंग्लिशचा accent आहे म्हणजे ते दाखवतात अपॉर्च्युनिटी खूप आहे हम्म आपलं इंग्लिश त्यांच्या मानाने खूप चांगलं असत हे पण मान्य आहे मला पण हम्म आपला आपला accent त्यांना चालत नाही म्हणजे त्याला phoenix शिकावं लागेल त्याच्यासाठी मग तो accent बदलावा लागेल मग त्याच्यानंतर हे सगळं होत म्हणजे ती खूप कोमपलेटेड आणि अशी प्रोसीजर आहे तर ते बिलकुल विश्वासार्ह्य नाही म्हणजे काय आहे माहित आहे का यूएस च आता तुला ते सांगते एक टेलिकलिंग ऑनलाईन जॉब च ते टेलिकॅलीन्ग चा काय विषय आहे इथल्याच कंपन्या आपल्याला हायरकरतात आणि म्हणजे असं क्रॉस नि जोडून देतात असं नाही कि तिकडची कंपनी मला नाही वाटत कि तिकडंच कुणी इकडे ह्या एरियात येतील तिकडची लोक नसतील भेटत का त्यांना थांब अठराहजार डॉलरनी दहा dollar म्हणजे आठशे दहा रुपये होतात ठीक आहे मग आपल्याला किती मिळतील डॉलरनी म्हणजे आपण तास विचार केला तर दहा दहा वीस डॉलर समजले तर मग शंभर दोनशे डॉलर साठी ते आपल्याला थोडी ना हे करतील यूएस मध्ये सॅलरी खूप चांगली आहे म्हणजे बेसिक मग ते जास्त घेत असतील इथल्या कंपन्या असे असेल शंभर टक्के इतकी कमी सॅलरी जास्त घेत असणार आणि त्यातलं वीस टक्के किंवा तीस टक्के आपल्याला देत असतील असं असेल काहीतरी पण ते देतात कि नाही हे कोणाला माहिती आहे नक्की नाहीतर महिनाभर काम करून घेतील हां एक आता तूच सांगितलं ना तेच सांगतेय मी तुला एकजण आहे ना मी जॉबसाठी कॉल केला होता जेव्हा मी रिक्रूटर काम करत होते तेव्हा तर त्यांनी मग मला सांगितलं मी यूएस बेस कंपनी थ्रू कुठल तर काम करत होतो म्हटलं तू का सोडलं तर तो म्हणे जो मधला माणूस होता ना म्हणजे जो ज्यांनी याला लावेल होत त्या कंपनीत आणि तो medical recruitment करायचा म्हणजे medical staff जस हॉस्पिटलचा स्टाफ हे हम्म medical staff त्याच्यानंतर डॉकटर असले रिक्रूटमेंट होते मग मी त्याला म्हंटल चांगलं earning असेल म्हणे हो earning चांगलं होत पण तो कमिशन आहे ना कमिशन याला दहाच पर्सेंट द्यायचा तो मधला माणूस त्याच्या मुले मग त्या सर्व गोष्टी आहेत मग ते असं होत